देवाचे फोटो आहे आणि इथे मुस्लीम चे पण आहे.

मशीन ठेवलाल आहे आणि इथं माश्याना म्हणून पण एक पोस्टर लावला आहे आणि पेंटिंग आणि इथे फॅन आहे.

आकाश निळे आहे आणि शाळा इथं बिल्डिंग च्या मागे कंपाउंड मारलेलं आहे ते सगळं कंपाउंड आहे आणि या इथं --

भिंतीचा कलर व्हाईट आहे आणि इथे रेड कलर आहे फरशीचा आणि लाइट चालू आहे रात्रीचा वेळ आहे.

आणि खुर्ची आहे आणि साईड ला एक अ --

इथे एक घ दुकान आहे आणि इथे एक --

रेक आहे ते रेक मध्ये समान ठेवलेला आहे.

ऑनलाईन क्लोव आणि एमएस फॅक्ट्स चे कंपनीचे कपडे आणि येऊसो पोलो आणि एक लेडी थांबलेली आहे एक जेन्स पण आहे ते थांबलेला आणि इथं बसायची --